जावा तील मेथड्स वरील ट्युटोरियलमधे स्वागत
आपण शिकणार आहोत मेथॉड बनवणे मेथॉड कॉल करणे
येथे वापरत आहोत उबुंटू व्हर्शन 1110 जावा डेव्हलपमेंट किट 16 आणि इक्लिप्स 370 आपल्याला इक्लिप्स मधे सोपा जावा प्रोग्रॅम लिहिता संकलित आणि कार्यान्वित करता यायला हवा
नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
जावा मेथॉड म्हणजे विशिष्ट कार्य करणारा स्टेटमेंटसचा संच
आता मेथड लिहू
त्यासाठी इक्लिप्स मधे मी मेथड्स नावाचे प्रोजेक्ट आधीच बनवलेले आहे
प्रोजेक्ट मधे मेथोडेमो नावाचा जावा क्लास बनवला आहे
क्लास मधे मेन मेथडच्या बाहेर मेथड लिहू
त्यासाठी टाईप करा व्हॉइड आणि मेथडचे नाव डिस्प्लेमेसेज असे नाव लिहून पॅरेंथीसेस टाईप करा
एंटर दाबा
आणि टाईप करा कर्ली ब्रॅकेट्स
मेथड व्हॅल्यू रिटर्न करू शकते
आपल्याला जर रिटर्न व्हॅल्यू नको असेल तर व्हॉइड हा कीवर्ड वापरला जातो
कर्ली ब्रॅकेट्स मधे मेसेज प्रिंट करू
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसातdouble कोट्स मधे हेल्लो मेथॉड
अशाप्रकारे आपण मेथड लिहिली आहे
आता ही मेथड कॉल करू
त्यासाठी मेन मेथडमधे मेथोडेमो क्लास चे ऑब्जेक्ट बनवू
मेथोडेमो मधील ऑब्जेक्ट चे नाव म्हणून एमडी new मेथोडेमो पॅरेंथीसेस semicolonदेऊ आपण न्यू ऑपरेटर वापरून मेथोडेमो क्लासचे एमडी हे ऑब्जेक्ट बनवले
आता डिस्प्लेमेसेज ही मेथड कॉल करू
त्यासाठी टाईप करा एमडी डॉट डिस्प्लेमेसेज मेथड कॉल करण्यासाठी डॉट ऑपरेटर वापरला जातो
रन आयकॉन वर क्लिक करून एप्लिकेशन कार्यान्वित करा
आपल्याला कन्सोल वर हेल्लो मेथॉड हे आऊटपुट दिसेल
आता व्हॉइड ऐवजी इंटिजर रिटर्न करू
त्यासाठी टाईप करा इंट
तसेच सगळीकडे एक्सेस करता येण्यासाठी मेथड पब्लिक करा
डिफॉल्ट रूपात ती प्रायव्हेट असते
ज्या क्लासमधे लिहिली गेली आहे तेथेच ती एक्सेस करता येते
आता मेथडमधे टाईप करा रिटर्न सेवेन सेमिकोलॉन
लक्षात घ्या आपण रिटर्न स्टेटमेंट मेथडमधे सर्वात शेवटी लिहितो
कारण रिटर्न स्टेटमेंट नंतर इतर कुठलेही स्टेटमेंट कार्यान्वित होत नाही
आता मेन मेथडमधे शेवटी प्रिंट स्टेटमेंट टाईप करा
त्यासाठी टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट println पॅरेंथेसिस मधे आपण मेथड कॉल करणार आहोत
त्यासाठी पॅरेंथीसेस मधे एमडी डॉट मेथडचे नाव पेस्ट करून semi कॉलन काढून टाका
हे मेथडची रिटर्न वॅल्यू प्रिंट करेल
एप्लिकेशन कार्यान्वित करा
आऊटपुट 7 ही व्हॅल्यू प्रिंट झालेली दिसेल
आता आणखी एक मेथड लिहून ती डिस्प्लेमेसेज मधे कॉल करू
त्यासाठी टाईप करा पब्लिक व्हॉइड मेथडचे नाव स्क्वेअर कंसात इंट आ
येथे इंट आ हे पॅरामीटर मेथडला प्रदान करत आहोत
आता कर्ली ब्रॅकेट्स मधे टाईप करा सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसात आ गुणिले आ
आपण स्क्वेअर मेथड लिहिली आहे
ही आपण पॅरामीटर म्हणून दिलेल्या इंटिजर चा वर्ग दाखवेल
आता ही मेथड डिस्प्लेमेसेज मेथडमधे कॉल करू
त्यासाठी टाईप करा स्क्वेअर कंसात इंटिजर 5सेमिकोलॉन एप्लिकेशन कार्यान्वित करा
आपल्याला 5 चा वर्ग म्हणजे 25 हे आऊटपुट दिसेल
आता एप्लिकेशन चे टप्पे समजून घेऊ
मेन मेथड पासून सुरूवात होते
मेन मेथडमधे प्रथम डिस्प्लेमेसेज कॉल केले आहे
त्यामुळे कंट्रोल डिस्प्लेमेसेज वर जाईल
आणि डिस्प्लेमेसेज मधील सर्व स्टेटमेंटस कार्यान्वित होतील
प्रथम प्रिंट स्टेटमेंट
नंतर स्क्वेअर मेथड
म्हणजे कंट्रोल स्क्वेअर मेथडवर जाईल
स्क्वेअर मेथड इंटिजर 5 घेईल आणि त्याचा वर्ग म्हणजेच 25 रिटर्न करेल
नंतर कंट्रोल पुन्हा डिस्प्लेमेसेज वर जाईल
आणि हे 7 ही व्हॅल्यू रिटर्न करेल
नंतर कंट्रोल मेन कन्सोल वर जाईल
कार्यान्वित करण्यासाठी कुठलीही स्टेटमेंटस नसल्यामुळे मेन मेथड मधील एप्लिकेशन टर्मिनेट होईल
आता डिस्प्लेमेसेज स्टॅटिक करू
त्यासाठी पब्लिक नंतर स्टॅटिक टाईप करा
आपण स्टॅटिक मेथड मधे नॉन स्टॅटिक मेथड कॉल करू शकत नाही
म्हणून ह्या कॉल ला कमेंट करू
मेन ही स्टॅटिक मेथड असल्यामुळे आपण ह्यामधे स्टॅटिक डिस्प्लेमेसेज कॉल करू शकतो
आता स्टॅटिक मेथडसाठी ऑब्जेक्ट बनवण्याची गरज नाही
ऑब्जेक्ट बनवण्याचा भाग कमेंट करा
तसेच एमडी डॉट डिलिट करा
एप्लिकेशन कार्यान्वित करा
आपल्याला हेल्लो मेथॉड आणि 7 हे आऊटपुट दिसेल
येथे 25 दिसत नाही कारण स्क्वेअर मेथड कॉल करणारी स्टेटमेंटस कमेंट केली आहेत
आपण इतर क्लास मधून देखील मेथड कॉल करू शकतो
त्यासाठी मी क्लास डेमो बनवला आहे
क्लास मधे मेथड बनवा
त्यासाठी टाईप करा पब्लिक व्हॉइड शो पॅरेंथीसेस आणि एंटर दाबा
कर्ली ब्रॅकेट्स मधे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं कंसातdouble कोट्स मधे आय एएम फ्रॉम ओथर क्लास
फाईल सेव्ह करा
मेथोडेमो क्लास वर जा
आता आपण मेथोडेमो क्लास मधून ही शो मेथड कॉल करू
त्यासाठी क्लास डेमो चे ऑब्जेक्ट बनवावे लागेल
कारण शो ही मेथड क्लास डेमो शी संबंधित आहे
त्यासाठी टाईप करा डेमो dnew डेमो पॅरेंथीसेस सेमिकोलॉन नंतर show मेथड कॉल करा
हे एप्लिकेशन कार्यान्वित करा
कन्सोल वर आय एएम फ्रॉम ओथर क्लास हे आऊटपुट दिसेल
अशाप्रकारे जावा मधे मेथडस वापरल्या जातात
मेथडचे नाव आणि पॅरामीटर्स ह्यापासून मेथडची सिग्नेचर बनते
तर कर्ली ब्रॅकेट्स आणि स्टेटमेंटस ह्यापासून मेथडची बॉडी बनते
आपण शिकलो मेथॉड बनवणे मेथॉड कॉल करणे
आणि मेथडसच्या विविध सिग्नेचर्स
असाईनमेंट
इंटिजर चा घन प्रिंट करण्यासाठी मेथड बनवा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहेspoken tutorialorgwhat इस आ spoken ट्युटोरियल ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पाठ येथे संपत आहे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
धन्यवाद